शाळेत जायला कस आपण दोन वेण्या घालायच्या व्यवस्तीत शाळेचा गणवेश मग सगळ असायचं नि मग जायचं

ह एकदम निसर्गरम्य सगळ वातावरण होत त्या वातावरणात आपण बागडायचो खेळायचो.

मस्ती करतात त्रास देतात राग येतो आणि आपल्याला कोणी रागावल तरी त्यांच्या मध्ये आपल्याला तेव्हा प्रेम वाटायचं आपुलकी वाटायची आणि ते पण कस लहान मुल आपल आहे म्हणूनच ओरडायचे आपल समजून ओरडायचे अस

छान होते आपले दिवस म्हणजे मऊ तेव्हा पण मजा वाटायची ते ओरडा ओरडले तरी आपल्याला हसायला यायचं हसायला यायचं तस आत्ताच्या मुलांना राग येतो

तेच न पण आपल्या आपल्या सारखे दिवस त्यांना म्हणजे त्यांना बघायला नाही मिळणार ग

बाकी काय म्हणते शाळेच काय आठवतंय तुला

तेच न पण एक आहे म्हणजे आपल्या आपण photo वगरे ज्या मध्यामातून आपल्याला ज्याच्यात जुने दिवस जागे होतात आणि आपल्याला हो आपण कस शाळेच्या पुढच्या वेळ समोरचा मैदान होत तिकडे वेग वेगळे मधल्या सुट्टी मध्ये जायचो खेळायलासगळे जण गट आपला मुलींचा सर्व

खरच छान गेले आपले दिवस आपले आपल्या पिढीचे ते दिवस एकदम छान गेले बालपणातले आपल्याला हे पण आठवत कि P. T शिक्षक तेव्हा होते ते सांगायचे आपल्याला कि हा खेळा आपण खेळायचो वेगवेगळ्या स्पर्धा पण होत्या आपल्या चित्रकला स्पर्धा वगरे त्यावेळी आपण काही न काही जमायचं नाही चित्र काढायला तरी पण काहीना काहीतरी हिरबडून ठेवायचं पण त्याचा आनंद भरपूर मन

मनसोक्त आपण आनंद घ्यायचो म्हणजे आपण ते एक आपण आपल्या मनाचे माल माल म्हणजे मालक होतो आपल्या मर्जीने आपल्याला हव ते करायचो

तेच album बघता बघता सगळ जागा झाला तेच ना बोलता बोलता आपण किती काय काय बोललो किती आठवणी जाग्या झाल्या अस emotional व्हायला होत ग आठवणीने

तेच ना ए परत जाऊया का आपण कधी तिथे शाळेला हो कधी तरी जाऊ तेव्हा तिकडेच आपण जाऊया हो आपण एक get- together करूया काय वाटत

ठीक आहे चालेल मी तसा म तुला कळवते ह म्हणजे आपण friends ह म्हणजे तु तुझ्या contact मध्ये कोणी असेल तर कलव हो चालेल नक्की कळवेन ठेवू bye hello

मी मस्त तुम्ही कसे आहान? मी बरी आहे आई बाबा कशे आहेत घरी? सर्व व्यवस्थित आज बरेच दिवसांनी आठवण काढली काई कामान? हो हो time कुठेय काम आनि तुला माहीतच आय काम start झाल्या नंतर आपल्याला कुठे फुरसत आहे. तेत आहे continuous काम असतातच तुलाही माहित असेल आता सध्या सगळं आस झाला असेल ना? हो झालं ना तुम्ही अं एक question होता छोटासा

हो माझा आवडता त PT आनि आह computer सांगते काय?

हं computer न आम्हाला अं files ready करायच्या असायच्या आणि ते teacher ते हे ते आणि याचे हे ते sheet देऊन जायचे त्याच्या प्रमाणे फक्त ready करायचं असायचं आणि माझा आवडता subject होता. actually आहे म्हणजे माझा आवडता subject तस बघायला गेलं त सगळ्यांना आवडत नाही तो मला आवडतो इतिहास oh history

सामाजिक शास्त्र not only history सामाजिक शास्त्र actually history geography economics and physics माझा तेव्हा जे आपला physics change झाला ना

तो अह त्याच्यात थोड जास्त interest यावा लागला म्हणजे it was completely a new kind of thing त्याच्यामध्ये कस होत न की अह current जे चाललंय आपला अं india बद्दल india अह जे पन civilbodys आहेत social body आहेत. झालेले आहे आनि त्याच्या accordingly जे studies होते तो थोडा फार काही तरी अं नवीन शिकायला भेटत होता

प्रिय हे नाई अह म्हणजे मग आता ते लक्षात नाई पन आता असं वाटते की तो time होता particular subject साठी

तर किती छान होता म्हनजे दोन दोन separate books होते आम्हाला history ची आनि social science म्हनजे civics ची वेगळी नाई तर मग book आहे त आम्ही कस तो आपण fold करतो माहितीय

शस्त्र I think भूगोल आणि अर्थशास्त्र separate separate subject होते सगळे चार पुस्तक carry लागायची at a time आह म माझा अजून एक आवडता होता moral science त त्याच्या मध्ये teacher एक particularstory वगैरे सांगायचं आनि real जी तिच्या life चा experience मधलं पन ती कधी कधी share करायची

त्यांच्यातन आपल्याला काय शिकायला मिळत ते पाहणं हे एक I think खूप चांगली गोष्ट आहे.

आणि आजची मुलं खूप जास्त miss करतात. yes yes कारन आता कस आय ना की, सगळे subject सगळं change झालं आता म्हनजे teachers पन अं तशे teachers नाई जे आपल्या time माला होते म्हनजे प्रत्येक student background आमच्या शाळेत असं होत ना की, प्रत आमच्या यांच्यात division नव्हते

सगळे कशे असायचे म्हनजे ना सगळ्यांचा background कसा हाय? study level कसा हाय? particular subject मध्ये त्या student ला म्हनजे किती knowledge आहे? आनि किती वर जाऊ शकतो? त त्या प्रमाने teacher पन त्यांना

ह काही असलं घरच पन काही झालं असलं तरी teacher सगळे यायचे भेटायला हो school च वातावरण खूपच छान असत actually ते आणि अं

बर जो particular आपलेपणा असतो तो पण बघायला मिळतो माझ्या actually न सुदैवच म्हणायला लागेल. अं की, माझ्या ज्या headmistress होत्या ना त्या आमच्या शेजारी राहायला होत्या एक घर सोडून काय मस्त मंग

आणि अं College मध्ये असतांना College चे Lecturer पण समोरच राहायला होते त्याच त घर exactly माझ्या समोर होत

थोडस हे होत Collegetime ला एखाद lecturebunk करून आपण काही करू शकत नाही मजा लगेच घरी report होत हो ते तर आहे समजून येत घरी हो

College मध्ये मला एवढा मजा नाई अली जेवढा मला school मध्ये अली College मध्ये अह एक subject होता Iguess आह english आणि economics english मध्ये म्हणून कारन जे आह आमची english teacher होती ती खूपच strict होती म्हनजे तिच्या म्हनजे नंतर त्या time ला म्हनजे असा वाटलं नाई की ती जे शिकवलं ना आम्हाला खरंच एवढं छान होत ना के शाळे नंतर कोणी College मध्ये सुद्धा ते subject शिकवला नसेल तिच्या सारखा जस तिनी शिकवलं काय miss करायला म्हनजे एवढा तिला miss केला ना म्हनजे तिला मी सांगितलं पन teachers होता ना तेव्हा पन सांगितलं ma'am तुम्ही जर english शिकवलं ना आम्हाला त्यांला शाळेमध्ये मी खूपच miss करत होते.

च्या बाबतीत माझं थोडा incidence वेगळा आहे मला पुढच्या teachers पेक्षा मला माझी सर्वात जास्त english अह जे basic ची study start करून दिली ना ती माझी धाकटी मावशी होती

अं actuallyschool सुरु व्हायच्या होत्या आमच्या आणि तेव्हा eli नावाचा आम्हाला firstchapter होता अजूनही लक्षात येतो माझ्या IIdontthink की मी तो कधी विसरीन आणि त्याच्या वर चुन घेतलं त्याच्या नंतर त्याच preparation करून घेतलं ते सगळं prepare झालं आणि शेवटी मी परत करायची तिथेच mistake केली आणि त्याच्या नंतर मग punish छोटीशी punish आणि हे सगळं शेवटी संध्याकाळी तिनी संगीत की जाऊदे आता राहूदे उद्या काय करशील सगळं खूप राग या अं सुरवातीला ते आठेक दिवसात भरपूर जास्त राग यायचा तिचा पण त्याच्या नंतर जे एक pattern बसला न तो आह english च्या study चा त्याच्या नंतर मग खूप छान वाटत गेलं पुढे मग काय problem झालाच नाई मग त्याच्या नंतर scienceselect केलं पुढच्या stage साठी त्याच्या नंतर परत मा माझं MITbackground पुढे त्याच्या नंतर माझी lectures आणि हे सगळं त्याच्यात english एवढी जास्त develop होत गेली की मला आता अं संपूर्ण माझे lectures हे english मधनच मी mostofthe आणि हिंदी तन द्यायची राहिली त मला विचार करायला लागतो. हिंदी किंव्हा मराठीतनं अरे देवा आता कस explain करू

आपली हिंदी होती मराठी choice होता मराठी किंव्हा हिंदी choice करण्या दिला होता

so मिनी हिंदीselect केला होता आणि त्या नंतर मग अं मला असं झालेलं की नेमका मी कोनता घेऊ subject? कारन त्याच्यामध्ये difficult पडत जर english medium चे students आहेत तर त्यांला थोडं difficult पडत ते read करता येत नाई proper

हां so म्हनजे सवय तेवढी नव्हती ना नुस्ता आह english medium बोललं तर मग आह थोडा विचार करावं लागायचा आणि

हो

actuallyschooltime खरंच खूप चांगला होता अं काश एक घड्याळ मिळालं असत की आपण परत time back करून गेलो असतो. हो ना पन तस नाही करू शकत असत त किती छान झालं असत likeagain torelivethatlife yaa really

College मधलं कस चाललंय मग तुझं त्याच्यात असेल ना particularsubject? हो अं College मध्ये Biochemistry

so whats your chemistry? actually Biochemistry ला असं teaching मध्ये आणि त्याच्या नंतर त्याच बाकी वेगवेगळे equitations आणि हे सगळे हे सगळं ready पण अं आमच्या एक madam होत्या त्यांची special actually एक trick होती ती मला खूप जास्त आवडायची

student वरती apply केलेली होती पहिल्यांदा असं निवांत बसून काय मग कसा आहेस? कुठनं आलास? कसा आलास? travel वगैरे व्यवस्थित झालं ना? निघतांना breakfast केला होतास ना? असं सगळं विचारून घेणार

का म ते breakfast मध्ये तू काय खाल्लंस? म ते breakfast मध्ये कुठले carbohydrates चे part कुठले lipid चे part कुठलं काय कुठला antioxidant आणि हे सगळं काढून त्याच्या वरचे questions

हां त्याच्यावरन question करायच्या म्हणजे कधी कधी कस वाटायचं त्यांना की मी breakfast केला सांगितलं असत मी उपाशी आहे त जास्त चांगलं झालं असत पण सुटायचं option

कस सांगणार नाई त्याच्या अंदर काय होत त्याच Beta Beta oxidation आणि त्याच्या नंतर लागलं असत किंव्हा सांगावं लागत पन काही बोल आता जे आहेत ना ते नंतर आठवन करून खूप म्हनजे असा म्हनतात ना मन भरून येनार

आपन तेव्हा विचार नाई करत नंतर जेव्हा, ते होत ना तेव्हा, असं वाटत यार दिवस होते. हम्म खूप चांगल्या असतात त्या आपल्या life मधल्या ज्या आपण विचारात नसतांना खूप miss करतो आपन तेवा विचार नाई करत अरे काय हे कधी होणार? काय होणार? कधी

काय म्हणताय?

हा म नंतर कळत की आपण लहान होतो ना होन

अह chemistry मध्ये म्हनजे अह कुठे chemistry बनली की नाई की नुसतं subject मधेच chemistry बनवली फक्त subject मधेच पाहिजे तशी chemistry याच्या नंतर बनलीच नाई वा असं कस chemistry like अरे प्रत्येक गोष्टींमध्ये chemistry आहे असं बघायला गेलो तर ते त आहे स्वरात

हां कारण इथे हो तुम्ही एकदा घेतांना oxygen घेता सोडतांना carbon dioxide सोडता म्हंटल किती तरी process होतात त्याच्यात chemistry आणि biochemistry भरपूर जास्त आय तुम्ही science subject वाले तर असेच असतात प्रत्येक गोष्टींमध्ये science असतेच तुमचं obvious even आपल्या श परंपरा ज्या जुन्या आहे.

रग रग मे science है

तुम्हाला एक छोटीशी गोष्ट माहिती आय का? नाही

ok सांगतोय लगेचच की आता आपण बाहेर बघतो किंव्हा कुठे तरी श शनिवारी वगैरे बाहेर जातांना सकाळी बघितलं असेल की बिब्बा, लिंबू, मिरची असं सगळं खाली फेकलेला असत कुठे कुठे रस्त्यात

तुम्हाला काय वाट्ट त्या अंधश्रद्धा आय नाई actually त्याच्या मगच कारण आपणं विसरलोय त्याच्या मागे जुन्या काळाच ते first aid kit होत जुन्या काळात आजकाल कस आपण first aid kit असतो तस ते जुन्या काळाच first aid kit होत ची पेटी त्या वेळी mode of transport होता walking चालत चालत आणि अश्या वेळी जर चालतांना रस्त्यात काटा काटा वगैरे खुपलं तर काढायला म्हणून ती तार असायची त्याच्या नंतर तिथे अं त्या जखम जखम बांधायसाठी तो बिब्बा असायचा जे बिब्ब्याच्या तेलात त त्याच्यावर जर का घातलं तर त्यांनी हेए जखम चिघळायची नाही भरून निघायची लवकर त्याच्या नंतर एखादा साप चावलेला असेल त ते test करण्यासाठी साप विषारी आहे की बिन विषारी आहे याच्यासाठी मिरची

तेवा म्हनजे आपन जेव्हा scientifically reason नंतर काढलं पन तेवा ते ते लोकांनाच माहिती होत की ते actually तसच आहे आनि आपला बोलतात ना वेदिक science is much more better than this modern science yes आणि हे सगळ्यांना लवकर वर जावं मग ते च्या पुढे बांधायचं किंव्हा मग घराच्या बाहेर बांधायचं म्हणजे मग ते सगळ्यांना access मिळतो त्याचा हो हो हो is a really त्याच्या पाठी माग चाललो विसरलो आणि अंधश्रद्धा म्हणून आपण सगळं आपणच त्याला नाव ठेवायला सुरवात केली हो ना पन कसंय ना की आपन हे त्या गोष्टी विचार नाई करत आपन ते दुसरंच म्हनजे आपन आपल्याच mind मध्ये त्याच negativity आपन set करून ठेऊन त्याच्या अर्थानी आपन बघतो हो our mind is the main right you know you can say आपण काय बोलतात त्याला की अह अह आ आ are all enemy आहे. no no enemy so what ever we think the outlook which we have